एका नदीतून शुभ्र पांढरा असं--

त्या समुद्रा च्या बाजू एक हिरवी गार डोंगर सुद्धा आहे.

आणि त्याच्या भोवती एक मोठं भिंत आणि एक दरवाजासुद्धाआहे त्याचा कलर लाल असा आहे.

शिताफळ असे फळ ठेवलेले आहे.

तिथे दोन माणस थांबलेली आहे.

आणि त्या बीच वर पाणी सुद्धा दिसत आहे.

त्या रोडा वर काही माणसे सुद्धा जात आहेत.

आणि एक मधोमध रास्ता सुद्धा जात आहे.

हे एक बँकेची फोटो आहे त्या बँकेचा किनारा बँक असा आहे.

आणि त्याचा शर्ट निळा आणि तो हाफ पॅंट सुद्धा घातलेला हाये.

स्टेट बँक ऑफ इंडिया असं आहे.

आणि त्याच्या समोर एक एक कार सुद्धा ठेवलेली आ --